पाठाच्या पाचव्या भागात स्वागत
यात आपण रजिस्ट्रेशन आणि लॉजिन प्रोसेस मधील काही छोट्या गोष्टी एकत्र करणार आहोत
नंतर ह्या सर्वांची एकत्रित चाचणी घेता येईल
मागील भागात मी स्वतःला रजिस्टर केले होते
सर्व ठीक होते
आत्ता लॉजिन स्क्रीनवर आहोत
आपण लॉजिन करू शकतो का पाहू
एलेक्स हे युजरनेम आणि जो पासवर्ड वापरला होता तो टाईप करू
loginक्लिक केल्यावर इन्करेक्ट पासवर्ड मिळाले
म्हणजे माझे युजरनेम मिळाले नाही असे नाही
आपण युजरनेममधे हे आणि पासवर्ड टाईप करू
हे थाट यूझर दोएसंत एक्सिस्ट्स
दाखवत आहे
म्हणजेच माझे युजरनेम उपलब्ध आहे परंतु पासवर्ड चुकीचा आहे
पासवर्ड चुकीचा असण्याचे कारण येथे ह्या पासवर्डची तुलना डेटाबेसमधील md5 एन्क्रिप्टेड पासवर्डशी होत आहे
हे करण्यासाठी आपण लॉजिन पेजवर जाऊ जे यूझर लॉजिन पाठासाठी बनवले होते
ह्या भागात आपले पासवर्ड समान आहेत का ते तपासू
येथे हे आपले युजरनेम आणि येथे पासवर्ड तपासत आहे
आपल्याला पासवर्ड तपासायचा आहे
पासवर्ड म्हणून स्लाइसर उ के 1 टाईप करा
आता हा पासवर्ड येथे टाईप करू
हा जरा वेगळा आहे
स्लाइसर उ के 1
आपण तपासत आहोत
आणि हा पासवर्ड इक्वॉल टीओ स्लाइसरुक1 आहे
परंतु येथे पासवर्ड इक्वॉल टीओ डीबीपासवर्ड आहे
त्यामुळे त्यांची तुलना योग्य नाही
ही तुलना पासवर्ड एन्क्रिप्ट केल्यावरच करता येईल
म्हणजेच हे आता ह्याच्याबरोबर असेल
हा एन्क्रिप्टेड स्लाइसर उ के 1 आहे जो याच्याबरोबर आहे
आपण एमडी5 एन्क्रिप्टेड पासवर्डची तुलना डेटाबेसमधील एमडी5 एन्क्रिप्टेड पासवर्ड बरोबर करत आहोत
हा फॉर्म लॉजिन करून पुन्हा सबमिट करू
पुन्हा एरर मिळाली
पुन्हा करून बघू
loginवर क्लिक करा
हे कार्य करत नाही आहे
हे तपासू
पासवर्ड इक्वॉल्स टीओ पोस्ट पासवर्ड आणि एमडी5 पासवर्ड आहे
मागे जाऊन रिफ्रेश करू
आपला पासवर्ड टाईप करू
येथे काय चुकले ते मला समजले
येथे आपला एमडी5 पासवर्ड बरोबर आहे पण त्याची तुलना डेटाबेसमधील कापून छोट्या झालेल्या पासवर्डशी होत आहे
कारण जर स्ट्रक्चर मधे जाऊन पासवर्डचे फिल्ड पाहिले तर त्याच्या लेंग्थ ची सध्याची मर्यादा 25 दिसत आहे
एडिट करून आपण ही मर्यादा वाढवून 100 करू
एमडी5 स्ट्रिंग ची लांबी मी निश्चितपणे सांगू शकत नाही
येथे लेंग्थ वॅल्यू 100लिहून सेव्ह करू
आता टेबल ब्राउज करून व्हॅल्यू डिलिट करू
नंतर मागे जाऊन पुन्हा रजिस्टर करू
त्यावर क्लिक करा
युजरनेममधे alexटाईप करा
चूसे passwordमधे स्लाइसर उ के 1 लिहा
आणि रजिस्टर क्लिक करा
यू हावे बीन रजिस्टर्ड
रिटर्न टीओ लॉजिन पेज दिसेल
आता पुन्हा डेटाबेस तपासू
हे आधीच मोठे दिसत आहे हे लहान झाले नाही कारण ह्याची लेंग्थ बदलली होती
आता लॉग इन करण्याचा प्रयत्न करते
हे नीट टाईप करू
आपण लॉजिन केले आहे
आता स्ट्रिंगची लांबी यासारख्या गोष्टी तपासू
हे समजले असेल अशी आशा करते
तुम्हाला हवे असल्यास हा पाठ आणखी वाढवता येईल
असे हे युजर रजिस्ट्रेशन आहे
हे यूझर लॉजिन पाठ वापरून केलेले आहे
हे सर्व एकत्रित करून यूझर रजिस्ट्रेशन आणि लॉजिन processपूर्णपणे कार्यान्वित करता येईल
हे अनेक प्रोजेक्टमधे वापरू शकतो
उदाहरणार्थ एखाद्या प्रॉजेक्टमधे युजर लॉजिन आणि registrationकरायचे असल्यास हे उपयोगी होईल
अधिक माहितीसाठी आपले यूझर लॉजिन आणि रजिस्ट्रेशन वरील प्रॉजेक्ट बघा
आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा
अधिक माहितीसाठी कृपया सबस्क्राईब करा